इथे आपल्याला जंगलामधे एक कॅम्प उभारलेला दिसून येतो आहे. हा कॅम्प --

व एक साधा कच्चा रस्ता व आडवा एक डांबरी रस्ता आपल्याला दिसतो आहे.

पलीकडच्या साइडला आपल्याला निळी रेल्वे आपल्याला उभी दिसून येत आहे.

जस की जांभळी फेटा व कुर्ता व धोतर घातलेली लोक आपल्याला दिसून येत आहे.

व तिथे बैलगाड्या आपल्याला दिसत आहे.

इथे आपल्याला एक हेयर अ कर्ली करण्याची ट्रीटमेंट चालू दिसत आहे.

सलून मध्ये असणारे ईक्विपमेंट ठेवलेले आपल्याला दिसून येत आहे.

इथे आपल्याला एक सिविल इंजीनियर दिसून येत आहे जो की साइड वरती उभा असताना आपल्याला दिसतो आहे.

त्याने ग्रीन कलर च जॅकेट व व्हाइट कलर च हेलमेट घातलेल आपल्याला दिसून येत आहे.

जो की सूर्याकडे बघतोय व खाली मोठ दरी आपल्याला--

इथ आपल्याला पार्किंग मध्ये लागलेल्या गाड्या व भरपूर साऱ्या आपल्याला शॉप दिसून येताएत.

जस की काही लाल पऱ्या व काही विटू माऊली नावाच्या नवीन आलेल्या बस आपल्याला दिसून येत आहेत.

जी ला की वरती जाण्यासाठी आपल्याला शिड्या दिसताएत व--

व ए.टी.एम. च्या बाहेर भेट करत असणारे काही तरुण आपल्याला दिसून येत आहे.

इथे आपल्याला अस सलून मध्ये कटींग चालू असताना दिसते आहे.

ल हेयर सलून वाला त्याची हेयर कटिंग करत आहे.

व त्या बिल्डिंग च्या मागे आपल्याला खूप मोठ्या मोठ्या उंच उंच इमारती दिसत आहे व समोर मो--

एक छान स् गार्डन व ग्राउंड दिसत आहे.

व तिच्या दोन्ही साइडला आपल्याला जंगल दिसून येत आहे व--

व त्या साइडला आपल्याला दोन बॅनर लावलेला दिसून येत आहे.

एक टू बी.एच.के. सुपर लक्झुरियस हाऊस साठी आहे व पलीकडे--

पट्टा मारलेला आपल्याला दिसून येतो आहे व--

ज्याने की तोंडाला मास्क व डोक्यावरती--

जीला की लोखंडीच्या खिडक्या आपल्याला दिसून येताय.

टू व्हीलर बाइक आपल्याला दिसून येत आहे व ती कुणी काळी कलर ची आहे.

इथ आपल्याला एक काहि तरी फंक्शन चालू असून दिसत आहे जेथे की छोटी छोटी मूल खूप--

आपल्याला मान सरोवर स्टेशनरी म्हणून आपल्या इथे एक स्टेशनरी दुकान आपल्याला दिसून येते आहे.

इथे आपल्याला एक रूम खूप छान प्रकारे डेकोरटेड केलेले दिसून येते आहे.

ह्या वरती काही लोक आपल्याला रनिंग करतानी दिसती आहे हे ग्राउंड --

इथे आपल्याला एक छोटीशी यल्लो कलर मधी घसरगुंडी दिसून येते आहे.

व पलीकडच्या साइड ला पण आपल्याला एक रॅक दिसायला मिळत आहे.

पी.सी. ठेवलेले आहेत व दोन ब्लॅक चेअर आहेत.

एक मोठस झाड दिसत आहे व एक टॅक्सी दिसती आहे.

इथ आपल्याला एका कॉलेज च ग्राउंड दिसत आहे जिथे की दोन व्यक्ति उभे आहे.